चारी बा-बाजूंनी पहिले जिकडे तिकडे हिरवळ च हिरवळ दिसत आहे.

हा याचे नक्षी काम व्यवस्थित केलेले आहे आणि नकाशा पण व्यवस्थित आहे.